पिवळ्या कलर चा एक --

इथ इटाचं कंपाऊंड केलेलं आहे तार कंपाऊंड केलेलं आहे.

पिवळ्या कलर चा झेंडू ऑरेंज कलर चा झेंडू एक झाड इथे वेगवेगळे कलर च झाड येते.

इलेक्ट्रॉनिकच दुकान आहे त्याच्यात एल_सी_डी ठेवलेल्या आहेत.

येलो कलर च शर्ट घातलेल काळ्या कलर चा पॅन्ट घ --

ऑरेंज कलर चे आहेत खूप सारे झाडं आहेत हिरवे आंब्याचे झाड आहे.

तिच्यावर वर असं छपऱ्याचं झा हे आहे.